या दुकानाच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग व एक पाणी टाकी दिसतं आहे.

हे एक मोठे पटांगण आहे. या पटांगणावरती काही शेळ्या चरत आहेत.

हे एक अथांग समुद्र आहे या समुद्रात एक मोठा जहाज--

त्या काही पूजा पाठ करत आहेत तशेच बाजूला एक मोठी नदी आहे.

एका रूम मध्ये काही शेल्फ मध्ये कपडे ठेवलेले आहेत.

इथे वैयक्तिक स्वच्छता व सौंदर्य प्रसाधनाचे काम केले जाते.

हे यंत्र बांधकाम उद्योगांसाठी व खाणकामासाठी उपयोगात आणले जाते.

हे एक चष्म्याचे दुकान आहे याचे नाव गोंदिया चष्माघर अशे आहे.

हे एक मॅथ्स क्लासेस चे बोर्ड लावण्यात आले आहे.

मासेमारी करून इथे मासोळ्या विक्रीसाठी आणतात.

दोन मासोळ्या घेऊन उभी आहे तसेच मागे एक मोठी बिल्डिंग आहे.

हे एक वाईन बार चे दुकान आहे सामोर शेल्फ मध्ये काही मादक पेय पदार्थ काचेच्या बॉटलांमध्ये ठेवण्यात आले आहे.

हे एक फर्निचर चे दुकानं आहे. ज्यामध्ये मागे टिनाच्या पत्रांनी बनलेल्या अलमाऱ्या ठेवलेल्या आहेत.

तसेच बाजूला लोखंडी खांब गाढून धातूच्या प छत तयार केलेली आहे व भिंतीवर सूचना फलक लागले आहेत.

वहीवर काही समजावून सांगत आहेत तसेच सामोर टेबलावरती वह्या पुस्तका ठेवलेल्या आहेत.

इथे पटांगणावरती एक कामगार उपस्थित असून समोर काही वस्तूंना आग लावण्यात आली आहे.

हे एक कार सर्विस सेंटर आहे.

समोर एक सुझुकीची कार ठेवलेली आहे.